एकदम सेम टू सेम दिसत आहे.

आणि खूप सारे ट्रॉलीज आहे.

काही माणसे आतमध्ये आहेत काही माणसे बाहेर आहेत.

लाल फुले आहे तिथे खाली.

मागे एक झाड आहे त्याच्या मागे घर आहे.